एक त्यांचा सण म्हणून काहीतरी पेटवले आहे आणि तिथे खूप सारी जनता जमलेली आपल्याला दिसून येत आहे.

एक विमेन आपल्याला बाहेर जाताना दिसत आहे तसेच वरच्या मजल्याहून सुद्धा काही व्यक्ती खाली येताना आपल्याला दिसून येत आहे.

त्या घर मालक राहायला आहेत असं दिसत आहे आणि वर स्लॅब वर पाण्याची टाकी आपल्याला दिसून येते आणि --

ती गाडी ते लोकं घेऊन जात आहे आणि त्याच्याच बाजूला एक फॅमिली भोजनालय दिसून येत आहे त्यांचे नाव आई असे ठेवण्यात आलेले आहे त्यात एक व्यक्ती सुद्धा दिसतो.